आणि त्याच्या वर प्रिंट काढली आहे फुलांची इथे पडदे आहे त्या पडद्यांचा कलर निळा आहे.

ड्रायवर बस चालवत आहे आणि बस मध्ये व्यक्ति आणि पॅसेंजर आहे.

इथे योगा करत आहे इथे पाच महिला आहे ज्या योगासन करत आहे एका महिलेने--

निळा आणि गुलाबी कलर चा ड्रेस घातला आहे इथे आरसा आहे आणि वरती स्वीट ईट आणि फाट लिहल आहे.

इथे जो हार लटकवला आहे त्याचा कलर गुलाबी पांढरा आणि हिरवा आहे.

केक चा कलर गुलाबी आहे इथे आइस-क्रीम सुद्धा आहे इथे फ्रीज आहे.

फ्रीजमध्ये फ्रूटी आइसक्रीम सर्वच आहे आणि केकसुद्धा फ्रीज मध्ये ठेवला आहे.

हे फळांच दुकान आहे ह्या फळाच्या दुकानात विविध प्रकारचे फळ आहे इथे संत्र मोसंबी टरबूज--

हे एक किराणा दुकान आहे ह्या किराणा दुकानमध्ये एक मनुष्य आहे आणि मागे कोको कोला ची एक फ्रीज आहे.

सी जी यल यल डी सि एम यस टी लिहले आहे.

इथे एक बोर्ड लिहला आहे त्या बोर्डवर सावी लिहिल आहे.

हे फुटबॉल मॅच च ग्राउंड आहे इथे चार पाच झाड आहे.

इथे थांबण्या साठी स्टेशन आहे इथे खुप सारे झाड आहे आणि मागे घर आहे.

जिम मारत आहे त्या मुलाने निळ्या आणि हिरवा पँट घातला आहे.

ही एक जिम आहे ह्या जिम मध्ये दोन आरसे आहे आरशामध्ये एक मुलगा दिसत आहे त्या मुलाने पांढऱ्या आणि --

हे एक दुकान आहे ह्या दुकानामध्ये स्ट्रॉबेरी आहे ह्या स्ट्रॉबेरी चा कलर लाल आहे.

हे एक गार्डन आहे ह्या गार्डन मध्ये पाणी आलेल आहे इथे विविध प्रकारची झाड आहेत झाडांचा कलर हिरवा आहे.

इथे एक इमारत आहे ह्या इमारती समोर एक गाडी आहे आणि ए--

आणि या दाराचा कलर हिरवा आहे इथे रोड आहे रोड च्या साइड ला मस्जिद आहे.

हे एक प्रोग्राम आहे ह्या प्रोग्राम मध्ये पडद्यानि डेकोरेट केला आहे ह्या प्रोग्राम मध्ये खुर्च्या आहे.

ह्या दुकानामध्ये विविध प्रकारची ज्वेलरी आहे आणि वरती कलर्स लिहले आहे इथे तीन बोर्ड आहे.

लाल आणि भगव्या कलरचे कपडे घातले आहे तिनि हाताला लाल कलरच कुंकू लावल आहे.

मागे एक बोर्ड आहे तो बोर्ड लाल कलर चा आहे आणि त्याच्या वर पिवळ्या आणि पांढऱ्या कलर नि लिहल आहे.

हे एक टँकर आहे ह्या टँकर मध्ये डिझेल आणि पेट्रोल आहे ह्या टँकर वर लिहल आहे भारत पेट्रोलियम .

ह्या टंकेर च्या मागे एक घर आहे आणि साइड ला एक झाड आहे आणि खाली एक स्टील ची बकेट आहे.

हे एक दुकान आहे आणि या दुकानामद्धे विविध प्रकारचे खेळणे आहे आणि--